नमस्कार
जीचेम्पेंट मधील रेझोनन्स स्ट्रक्चर्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत रासायनिक अभिक्रिया दाखवण्यासाठी विविध अॅरो वापरणे
अणूवर भार आणि इलेक्ट्रॉनची जोडी समाविष्ट करणे
त्यासाठी आपण उबंटु लिनक्स ओएस वर्जन 1204 आणि जीचेम्पेंट वर्जन 01210 वापरू
हा पाठ समजण्यासाठी तुम्हाला जीचेम्पेंट ची माहिती असावी
नसल्यास संबधित पाठांसाठी आपल्या वेबसाईटला भेट द्या
आता जीचेम्पेंट विंडोवर जाऊ
जीचेम्पेंट नवी विंडो उघडलेली आहे
येथे इथायलक्लोराइड आणि मिथाइलब्रोमाइड च्या रचना तुम्ही बघू शकता
carbo कॅशन कसे मिळवायचे ते पाहू
इथायलक्लोराइड च्या क्लोरिन अणूवर इलेक्ट्रॉन्सची जोडी समाविष्ट करू
एड अन इलेक्ट्रॉन पेअर टूलवर क्लिक करा
क्लोरिन अणूवर क्लिक करून निरीक्षण करा
पुढे कार्बन क्लोरिन बाँडमधील इलेक्ट्रॉन जोडीतील शिफ्ट पाहू
एड आ कर्व्ह्ड एरो टीओ रिप्रेझंट अन इलेक्ट्रॉन पेअर मूव टूलवर क्लिक करा
प्रॉपर्टी विंडो उघडेल
एंड एरो अट सेंटर ओएफ न्यू बॉण्ड चेक बॉक्सवर क्लिक करा
हे इलेक्ट्रॉनची जोडी योग्य जागी सरकवेल
कार्बन क्लोरिन बंधावर क्लिक करा
कर्व्हड अॅरोवर कर्सर ठेवा आणि इलेक्ट्रॉन शिफ्टकडे लक्ष द्या
या रचनेची आणखी एक कॉपी घेऊ
आता एड अन एरो वर क्लिक करून या दोन रचनांमधे क्लिक करा
सोडियम हायड्रॉक्साइड सारख्या आम्लारीद्वारे carbo कॅशन ची घडण सुरू होते
एड ओर मॉडिफाय आ ग्रुप ओएफ एटॉम्स टूलवर क्लिक करून अॅरोवर क्लिक करा
टाईप करा नाओह
सिलेक्शन टूलवर क्लिक करून नाओह सिलेक्ट करा
अॅरोवर राईट क्लिक करा
सबमेनूतील एरो पर्याय सिलेक्ट करा
अत्तच सिलेक्शन टीओ एरो वर क्लिक करा
एरो असोसिएटेड असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
रोळे च्या ड्रॉपडाऊनमधील रिएक्टंट पर्याय सिलेक्ट करून क्लोज वर क्लिक करा
आता इथायलक्लोराइड चे इथाइल carbo कॅशन आणि क्लोराइड आयन्समधे रूपांतर करू
इरेजर टूल वर क्लिक करून कार्बन क्लोरिन बंधावर क्लिक करा
इथेन आणि एचसीएल बनेल
कार्बनकडून क्लोरिनकडे इलेक्ट्रॉन्स शिफ्ट होताना कार्बनला धनभार प्राप्त होतो
इन्क्रिमेंट ठे चार्ज टूलवर क्लिक करा
कार्बन क्लोरिन बंध डिलीट केलेल्या जागेवर क्लिक करा
इथाइल Carbo cationch3 च2 बनेल
क्लोराईड आयन बनवण्यासाठी डिक्रिमेंट ठे चार्ज टूलवर क्लिक करा
एचसीएल वर क्लिक करा
Chlorideसीएल आयन बनेल
आता सिंगल इलेक्ट्रॉन शिफ्टबद्दल जाणून घेऊ
फ्री रॅडिकल्स मिळवण्यासाठी मिथाइलब्रोमाइड रचनेचा वापर करू
एड आ कर्व्ह्ड एरो टीओ रिप्रेझंट आ सिंगल इलेक्ट्रॉन मूव टूलवर क्लिक करा
कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी मिथाइलब्रोमाइड बंधावर क्लिक करा
बंधावर पेन्सिल टूल थोडेसे सरकवा आणि दुसरा कर्व्हड अॅरो मिळवण्यासाठी पुन्हा क्लिक करा
एक अॅरो ब्रोमो आणि दुसरा अॅरो मिथाइल कडे सरकेल
ब्रोमो आणि मिथाइल या दोहोंना इलेक्ट्रॉन जोडीच्या बंधाकडून प्रत्येकी एक इलेक्ट्रॉन मिळेल
तयार प्रॉडक्ट दाखवण्यासाठी अॅरो समाविष्ट करा
एड अन एरो वर क्लिक करून डिस्प्ले एरिया वर मिथाइलब्रोमाइड च्याजवळ क्लिक करा
फ्री रॅडिकल्स बनताना अभिक्रियेत उष्णता निर्माण होते
एड ओर मॉडिफाय आ टेक्स्ट टूलवर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर अॅरोच्या वरच्या बाजूला क्लिक करा
हिरव्या बॉक्समधे टाईप करा हीट
सिलेक्शन टूलवर क्लिक करा आणि हीट सिलेक्ट करा
अॅरोवर राईट क्लिक करा
सबमेनूमधे एरो सिलेक्ट करून अत्तच सिलेक्शन टीओ एरो वर क्लिक करा
एरो असोसिएटेड असे शीर्षक असलेला डायलॉग बॉक्स उघडेल
रोळे च्या ड्रॉपडाऊन सूचीत अनेक पर्याय असल्याचे दिसेल
रोळे च्या ड्रॉपडाऊनमधील टेम्परेचर सिलेक्ट करा आणि क्लोज वर क्लिक करा
आता फ्री रॅडिकल्स बनवू
या रचनेची कॉपी बनवू
इरेजर टूलवर क्लिक करून कार्बन ब्रोमिन बाँडवर क्लिक करा
मेथेन आणि hydrogen ब्रोमाइड बनेल
एड अन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन टूलवर क्लिक करा
मेथेन आणि hydrogen ब्रोमाइड वर क्लिक करा
मिथाइल आणि ब्रोमियम हे फ्री रॅडिकल्स बनतील
सिलेक्शन टूलवर क्लिक करा
रिअॅक्शन पाथवे बनवण्यासाठी प्रथम संपूर्ण अभिक्रिया निवडा
निवडलेल्या क्रियेवर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
क्रिएट आ न्यू रिएक्शन वर क्लिक करा
रिअॅक्शन पाथ बनेल
रिअॅक्शन पाथवे बघण्यासाठी ड्रॅग करा
तसेच आधीच्या रासायनिक क्रियेसाठी रिअॅक्शन पाथवे बनवू
वाटल्यास रिअॅक्शन पाथवे काढून टाकू शकता
त्यासाठी पुन्हा रासायनिक क्रियेवर राईट क्लिक करा
डेस्ट्रॉय ठे रिएक्शन वर क्लिक करा
ही कृती रिअॅक्शन पाथवे डिलीट करेल
ऑब्जेक्टसपैकी कुठलेही एक ड्रॅग करून ते एकेक हलवता येतात हे तुम्हाला दिसेल
डबल हेडेड एरो वापरून रेझोनन्स किंवा मेसोमेरी बघू
नायट्रोमिथेन ची रचना असलेली नवी जीचेम्पेंट विंडो उघडली आहे
रचनांमधील इलेक्ट्रॉन शिफ्ट दाखवण्यासाठी कर्व्हड अॅरो आणि भार समाविष्ट केला आहे
आता डबल हेडेड अॅरो समाविष्ट करू
एड आ डबल हेडेड एरो वर क्लिक करा
डिस्प्ले एरियावर नायट्रोमिथेन्स च्या मधे क्लिक करा
दोन रचना ह्या नायट्रोमिथेन च्या रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत
रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRLA दाबा
निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
क्रिएट आ न्यू मेसोमेरी रिलेशनशिप वर क्लिक करा
संबंध बघण्यासाठी ड्रॅग करा
येथे बेंझिनच्या रेझोनन्स स्ट्रक्चर्सची स्लाईड आहे
आता retro सिंथेटिक पाथवे बनवण्याबद्दल जाणून घेऊ
आवश्यक रचना असलेली नवी जीचेम्पेंट विंडो उघडली आहे
रेट्रोसिंथेटिक पाथवे उत्पादनांपासून सुरू होऊन इंटरमिडियेटद्वारे रीअॅक्टंटपर्यंत पोचतो
या पाथवेमधे अंतिम प्रॉडक्ट ortho नायट्रोफेनॉल असून सुरूवातीचा पदार्थ बेंझिन आहे
retro सिंथेटिक पाथवे दाखवण्यासाठी retro सिंथेटिक अॅरो समाविष्ट करा
एड अन एरो फोर आ रेट्रोसिंथेटिक स्टेप वर क्लिक करा
सर्व संयुगांच्या मधे क्लिक करा
रचना सिलेक्ट करण्यासाठी CTRLA दाबा
निवडलेल्या रचनांवर राईट क्लिक करा
सबमेनू उघडेल
क्रिएट आ न्यू रेट्रोसिंथेसिस पाथवे वर क्लिक करा
बनलेला पाथवे बघण्यासाठी तो ड्रॅग करा
थोडक्यात या पाठात शिकलो कर्व्हड अॅरोज द्वारे इलेक्ट्रॉन शिफ्टस दाखवणे रीअॅक्शन अॅरोजना रीअॅक्शन कंडिशन्स जोडणे
रीअॅक्शन अॅरो द्वारे रिअॅक्शन पाथवे बनवणे व काढून टाकणे डबल हेडेड अॅरो द्वारे नवी मेसोमेरी रिलेशनशीप बनवणे
retro सिंथेटिक अॅरो द्वारे retro सिंथेटिक पाथवे बनवणे
असाईनमेंट
अॅरो प्रॉपर्टीज वापरून 1
बुटाने आणि Sodiumbromideमिळवण्यासाठी bromo इथेन आणि ड्रायथर द्रावकातील सोडियम यांच्या प्रक्रियेचा पाथवे बनवणे
रीअॅक्शन रेणूंना स्टॉईकायोमेट्रिक सहगुणक समाविष्ट करणे
नॅफ्थलीन अँथ्रासीन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर्स काढा
हा आवश्यक रिअॅक्शन पाथवे आहे
हे नॅफ्थलीन अँथ्रासीन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
सहभागासाठी धन्यवाद